ते झाड खूप आहेत वर आकाश--

त्याच्या समोर ख्रिश्चन चा म म मंजे ख्रिश्चनचा टया म्हणजे चिन्ह असत ते आहे.

हे एका मूर्तीचे चित्र उभ केल आहे अ जे एका स्मारकवर उभ आहे त्याच बाजूला हिरवे हिरवे झाड आहे.

जिथ नदी वर एक पूल बांधलेला आहे.

आणि एक मुलगा व्यायाम करतो आहे तिथ.

अजून रंगावलेल नसे म या मंदिराचा क--

चा आहे याचा वरचा भाग जो सीमेंट --